टायपिंग इन लोकल लँग्वेजेस इन लिब्रिऑफिस राइटर च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये कन्नड भाषेत टेक्स्ट प्रोसेसिंग करण्याबद्दल जाणून घेणार आहोत
येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट चे व्हर्शन 334 वापरणार आहोत
आता आपण लिबर ऑफिसमध्ये कन्नड टायपिंग कॉन्फिगर कसे करायचे ते बघू
याच पध्दतीने तुम्ही लिबर ऑफिस मध्ये कुठलीही भाषा कॉन्फिगर करू शकता
पॅकेजेस इन्स्टॉल कण्यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर चा वापर करा
अधिक माहितीसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील ट्युटोरियल बघा
कॉन्फिगरेशन चार स्टेप्स मध्ये करता येते
तुमच्या संगणकावर स्किम इन्स्टॉल केलेले आहे का ते तपासा
नसल्यास सिनॅप्टिक पॅकेज Managerच्या सहाय्याने ही पॅकेजेस निवडा आणि स्किम इन्स्टॉल करा
हे करताना ट्युटोरियल पौसे करा
पुढे कीबोर्ड इनपुट मेथडसाठी scim इमोड्यूल निवडा
टेक्स्ट इनपुट म्हणून कन्नड भाषा निवडण्यासाठी स्किम कॉन्फिगर करा
लिबर ऑफिसमध्ये कॉम्प्लेक्स टेक्स्ट लेआउट साठी कन्नड भाषा कॉन्फिगर करा
आता मी या स्टेप्स करून दाखवते
Systemवर क्लिक करा मग एडमिनिस्ट्रेशन एंड लँग्वेज सपोर्ट वर क्लिक करा
जर तुम्हाला रिमाइंड मे लेटर किंवा इन्स्टॉल nowअसे स्क्रीनवर दिसल्यास रिमाइंड मे लेटर वर क्लिक करा
कीबोर्ड इनपुट मेथड सिस्टीम मध्ये scim इमोड्यूल निवडा
येथे हे आधीच निवडलेले असल्यामुळे येथे आपण काहीही बदल करणार नाही
पुढे स्किम कॉन्फिगर करण्यासाठी सिस्टीमवर क्लिक करू
नंतर प्रेफरन्स मधील स्किम इनपुट मेथॉड वर क्लिक करा
येथे स्क्रीनवर हे दिसत नसले तरी तुमच्या संगणकावर करताना तुम्हाला हे नीट दिसेल
इमेंजीने खाली ग्लोबल सेटअप वर क्लिक करा
टेक्स्ट प्रोसेसिंग साठी उपलब्ध असलेल्या सर्व भाषांची यादी स्किम दाखवेल
यामध्ये हिंदी कन्नड बंगाली गुजराती तामिळ तेलगू मल्याळम उर्दू इत्यादी भारतीय भाषांचा समावेश आहे
आपल्या ट्युटोरियलसाठी हिंदी आणि कन्नड निवडलेले असले पाहिजे
आपले कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी ओक वर क्लिक करा
आपण स्किम मध्ये केलेल्या बदलांचा परिणाम झाला आहे की नाही हे बघण्यासाठी मशिन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे
तसे करून या ट्युटोरियलमध्ये परत या
आता आपण लिबर ऑफिसमध्ये कन्नडा प्रोसेसिंग कॉन्फिगर करू या
Applicationsवर क्लिक करून ऑफिस एंड लिब्रिऑफिस राइटर वर क्लिक करा
आता मेनूवरील टूल्स वर क्लिक करून ऑप्शन्स या पर्यायावर क्लिक करा
आपल्याला ऑप्शन्स नामक डायलॉग बॉक्स दिसेल
बॉक्समध्ये लँग्वेज सेटिंग्ज वर आणि नंतर लँग्वेजेस वर क्लिक करा
कॉम्प्लेक्स टेक्स्ट लेआउट चा चेक बॉक्स आधीपासूनच सिलेक्ट केलेला नसल्यास त्यावर क्लिक करा
सीटीएल ड्रॉपडाऊनमधून कन्नडा निवडा
डिफॉल्ट रूपात हे कन्नड साठी लोकल लँग्वेज सेटिंग सेट करेल
ओक वर क्लिक करा
आता आपण कन्नड आणि इंग्रजीत वाक्य टाईप करू शकतो
आपण बारहा पध्दत नुडी पध्दत तसेच युनिकोड फॉन्ट्स यांचा वापर करणार आहोत
आता फाईल सेव्ह करा
याचे आपण प्रात्यक्षिक करून बघू
उघडलेल्या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये उबुंटू gnuलिनक्स सपोर्ट्स मल्टीपल लँग्वेजेस विथ लिब्रिऑफिस असे टाईप करा

कंट्रोलचे बटण दाबून ठेवा आणि स्पेसबार दाबा
स्क्रीनच्या उजवीकडे खाली छोटी विंडो उघडेल
बारहा पध्दतीप्रमाणे टेक्स्ट इनपुट करण्यासाठी साध्या फोनेटिक पध्दतीसाठी कन्नडा kn इत्रांस निवडा
जर तुम्हाला नुडी कीबोर्ड लेआऊट हवा असेल तर कन्नडा केएन केजीपी वर क्लिक करा
आता येथे kn इत्रांस ही इनपुट पध्दत वापरणार आहोत
जी नवीन लोकांसाठी साधी आणि सोपी आहे
इंग्लिश मध्ये सार्वजनिका तंत्रमशा असे टाईप करा
आपल्याला नवीन स्क्रीनवर कन्नड टेक्स्ट टाईप होताना दिसेल
कंट्रोलचे बटण दाबून ठेवा आणि स्पेसबार दाबा
विंडो बंद होईल
आता आपण इंग्लिश मध्ये टाईप करू शकतो
अशा त हेने कंट्रोल के व स्पेस बार एकत्रित दाबल्याने कीबोर्डची भाषा बदलते
कन्नडमध्ये टाईप करण्यासंबंधीची विशिष्ट माहिती तसेच अर्कावथू च्या सहाय्याने Nudiमध्ये टायपिंग करण्यासंबंधीची माहिती wwwPublic SoftwareinKannada वर उपलब्ध आहे
युनिकोड हे जागतिक मान्यता पावलेले प्रमाण असल्यामुळे आपण भारतीय भाषांसाठी युनिकोड चा वापर करू
मी लोहित कन्नडा हा युनिकोड फॉन्ट वापरत आहे
लक्षात ठेवा मी आपल्याला कन्नड टेक्स्ट प्रोसेसिंग दाखवले आहे
लिब्रिऑफिस राइटर च्या सहाय्याने स्किम इनपुट मेथॉड खालील कुठल्याही भाषेत टाईप करण्यासाठी या पध्दतीचा वापर करू शकता
आता असाइनमेंट करू या
कन्नड मध्ये तीन पुस्तकांची सूची टाईप करू या
शीर्षकांसाठी इंग्लिश ट्रान्सलिटरेशन वापरा
मी येथे ASSIGNMENTपहिल्यापासूनच तयार करून ठेवली आहे
ट्युटोरियलचा सारांश
कीबोर्ड आणि भाषेचे सेटिंग उबुंटू आणि लिब्रिऑफिस वर configureकरणे
तसेच वेगवेगळ्या पध्दतीचा वापर करून टाईप करणे
उदाहरणार्थ बारहा आणि नुडी
द्विभाषी डॉक्युमेंट टाईप करणे
सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ download160 करूनही पाहू शकता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
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी या संकेतस्थळाला जा
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद